भोवतालच्या काही तिथलं विसाव्याच आणि आनंदाच जणू आशीर्वादमय आश्वासन आणि जगण्याचा दिला इतकं त्या झाडाला होऊन गेलं होत त्या घराची हकीकत मी सांगतो आहे ती एकजोडी इमारत होती शेजारी ते राहत होते त्यांच्या चक्क पाण्याचा हापसा होता म्हणजे भरपूर पाणी होते मात्र अंगणात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

मग एक अख्खा फळांचं लगडन हे सगळं घडत असणार मी पण केवळ एका ऋतूतला सजीवांच्या या अस्तित्वाचा साक्षात्कार होतो पण शेजारची ती मानस अनेक वर्ष त्या घरात राहत आलेली होती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

hello माधवी अं मला ना थोडसं अं जे तुम्ही आयुर्वेदामध्ये जे पंचकर्म वैगेरे करतात ना मला त्याबद्दल माहिती हवी होती म्हणजे जस आता मी ऐकलेले त्याच्यामध्ये अं तुम्ही फार साऱ्या गोष्टी करतात ना

जसं माझी एक friend होती तिने शिरोधारा केलेलं होतं

हम्म हम्म तर ते अं शिरोधारा म्हणजे तुमच्यातुम्ही का करतात म्हणजे अं काय त्याचे फायदे वैगेरे आहेत? शिरोधारा हि डोळ्या डोक्यावर म्हणजे धारा असते, त्याच्याने केस चांगले होतात skalp वैगेरे कमी होतो

एकदम असं भाछान वाटतं हलकं-हलकं वाटतं. कपाळाच्या वरचा भाग, मेंदूचा वैगेरे. ह ह ह म्हणजे एकंदरीत ते अं जेव्हा अं डोक्याचा part आहे किंवा आपण म्हणू शकतो अं केसासाठी वैगेरे चांगलं असतं बघ.

हम्म हम्म हम्म आणि मग अं म्हणजे वमन-विरेचन पण तुमच्या इथे देतात ना, पण मग मला अस वाटतं की वमन-विरेचनला त्रास होत असेल ना फार!

शिरोधारा हे पूर्वकर्म मध्ये होतं किंवा एकदम अस लोकांना स्नेहस्वेदन दिल्यानंतर असं relief म्हणून केलं जातं एक हा हा हा म्हणजे अं treatment असते ना एक प्रकराची

प्रकारे पण तुम्ही करू शकता. असंच ना?

हम्म हम्म हम्म आणि अं तुम्ही म्हणजे तू कधी केलेलं आहे का स्वतः? मी वमन केलय शिरोधारा कधीच नाही केलं. शिरोधारा नाही केलय का हम्म हम्म हम्म अं वमन माझी एक friend होती तिनं पण केलेलं होतं पण मी असं ऐकलं होतं की त्यांच्यामध्ये ना फार पथ्य वगैरे पाळावे लागतात म्हणजे अं तुम्ही फार जण हे सांगतात कि हे खायला नको ते खायला नको आता कारण त्याच्या नि मग जर तुम्हाला disease cure करायचं असेल तर ज्याच्यामुळे तो disease निर्माण होतो ते तर तुम्हाला avoid करावं लागेल ना हा हा हा पण ते आहेच पण कसं आता अं घरी असलो कि ह्या सगळ्या गोष्टी manage होतात ना पण जर आपण बाहेर येतो तर ह्या गोष्टी कसं काय manage करणार आहे correct पण alternative पण करायला लागत ना ग

त्यासाठी proper च खायला लागतं हा हा हा हा म्हणजे व्यवस्थितच जेवण पाहिजे त्याच्यामध्ये किंवा मग जे पण आपण खातोय ते हम्म तसं ते मी एका sir ना विचारलं होतं म्हणजे मला पण पंचकर्म करायचं आहे तर मला जे आहे ना अं मी विचार केला होता की वमन किंवा विरेचन घेऊ असं पण मग मला sir नी असं सांगितलं की पहिले तुला अं काहीतरी सात ते आठ दिवस बाहेरचं काहीच खाता येणार नाही आणि त्याच्यानंतर पण म्हणजे fast food वगैरे सगळं सोडायचं बोललेले होते ते त्याच्यानंतर काहीच अं तुला स्नेहन स्वेदन करावं लागेल म्हणे तर ते स्नेहन स्वेदन म्हणजे काय असतं स्नेहन स्वेदन म्हणजे अं स्नेहन स्वेदन म्हणजे आपल्या oiling करणं शरीराला स्नेहन म्हणजे तेल लावणं आणि स्वेदन म्हणजे वाफ घेणं

face ला घेणारी वाफ वेगळी आणि शरीराला घेणारी वाफ वेगवेगळी

अच्छा अच्छा हं मला तेच मला म्हणजे त्याच्यात समजत नव्हतं म्हटलं हिला एकदा विचारून बघू की काय कसं आहे म्हणजे कसं थोडी idea येऊन जाते ना की काय अं करायला पाहिजे की नको आता मी तर भेटले होते त्या sir ना. आणि ना कसं आहे माझ्या इकडं फार जणांनी तिथे treatment घेतली आहे आणि त्यांचे result ना फार छान आलेले आहेत म्हणजे अक्षरशः सगळे म्हणतात की नाही अं तुम्ही कमीतकमी सहा महिन्यातून किंवा चार महिन्यातून पंचकर्म करायला हवं किंवा मग आयुर्वेदाचं थोडं फार काहीतरी सुरु ठेवायला पाहिजे असं

त्याच्यामध्ये जे आता आपण जेवण करतो त्या जेवण जेवणातून शरीरामध्ये खूपसं अन्न जात पण ते बस्तीची जी प्रक्रिया आहे

ते लिहुनत्या त्या प्रक्रियेमध्ये एका छोट्याश्या अं बी पासून ते मोठं होईस्तोवर

पूर्वीचं हा एक ख आपलं शेणखत वैगेरे असं काही काही टाकायचे आता तर total खतांचा वापर तो उगवेपर्यंत त्याचं रोप फुटेपर्यंत सगळं होईस्तोवर हा हा हा

बरोबर अं म्हणजेच किंवा हे करणं गरजेचंच आहे असं म्हणायचं आहे ना किंवा केलंच पाहिजे बघा आपल्या आजी आजोबांचे दात मरेपर्यंत फक्त घट्ट होते आणि आपले दात आपले दात तीन दात पडून गेले चार दात पडून गेले हम्म नाही आणि मी इथपर्यंत पण बघितलंय कि जे अं जुने लोक आहेत फार जण असे आहेत कि ज्यांना BPsugar चा त्रास नाही आताची अशी लोक आहेत कि भाई त्यांना अं काही काही लोकांना चाळीस पन्नासी नंतर सुद्धा तो त्रास सुरु होऊन जातो काही काहींना लवकर सुरु होतो आणि पहिल्या लोकांना तो त्रास नाही आहे

अं जर comparison केलं गेलं तर मग फार फरक आहे पहिल्या लोकांमध्ये आणि आताच्या लोकांमध्ये

हम्म हम्म हम्म हम्म मग तर मी पण विचार करते म्हणजे असं ते काय म्हणतात त्याला आपण बाहेर असल्यामुळे बाहेर राहत बाहेर राहतो तर मग काही ना काही बाहेरचं खाल्लंच जातं आपण एवढं तर आपण पथ्य वैगेरे पाळू शकत नाही की ज्याप्रमाणे सगळे teachers म्हणतात की नाही तुम्ही हे नाही खाल्लं पाहिजे तुम्ही ते नाही खालखाल्लं पाहिजे पण असं तर होणार नाही ना कि आपण बाहेरचं खा म्हणजे न खाता राहू Friend सोबत म्हणा किंवा कुणासोबत आपण बाहेर गेलो तर काही ना काही खातच असतो बरोबर आहे अं हम्म हम्म तर ते कसं आहे ना आता एवढ्या सगळ्यात आपण त्यांच्या मतानुसार नाही करू शकत हा

जेवढं जमेल तेवढं करायचं हा ते तर आहे मग तेवढं मी पाळते की म्हणजे ज्याप्रमाणे मला त्यांनी सांगितलेलं होतं की सकाळी लवकर उठायचं ते तुम्ही दिनचर्या वैगेरे तुमच्या ह्याच्यात असते किंवा हा हा सकाळी एवढ्या लवकर तर माझ्याच्यानं उठलं जात नाही तीन-चार वाजता पण तरी मी try करते सकाळी सहा-साडेसहाला उठण्याचा मग मी योगा वैगेरे पण सुरु केलाय good म्हणजे health conscious हम्म हम्म हम्म हम्म म्हणजे योगा वगैरे सुरु करते किंवा मग बाहेर मग फिरण्यासाठी वगैरे जाते कारण सकाळी सकाळी म्हणतात ना वातावरण एकदम ताजं आणि छान असतं म्हणून

असं ते होऊन जातं मला कारण स्वतःसाठी तेवढा वेळ तरी आपल्याला दिला गेला पाहिजे ना बरोबर आहे

बरोबर आहे तसं continue नाही होत बरं आता मी पहिले पंचकर्मचा विचार करते ते करते स्वतःसाठी college वगैरे मध्ये म्हणजे ते hospital असतात ना तुमच्या पंचकर्माच्या वगैरे centers असतात तर मग तिथे जाते

त्याच्यानंतर तूला स्नेहन स्वेदनसाठी पण पाच दिवस बोलावलंय त्यांनी मला हा आणि मग त्याच्यासाठी त्याच्यानंतर सांगितलंय कि मग तू वमन किंवा विरेविरेचन जे पण घेशील ते असं हा

कर उलटं चांगलंच detoxify होतं शरीर हा हा हा नाही म्हटलं कसं तू अं आयुर्वेदाची student आहे तर तुला ह्यांच्याबद्दल चांगली माहिती असेल त्यामुळे मी तुला अं म्हटलेलं एकदा विचारून बघू असं

हम्म तर तू काय suggest करशील मला की म्हणजे अं मी काय करायला पाहिजे पंचकर्ममधून Hello हा बोल ना ऐकतेय मी हा म्हणजे मग तू काय सांगशील मला कि तू अं मी काय करायला पाहिजे पंचकर्मामधून

तर हळूहळू काय तुला शिरोधारा वैगेरे करायचं असेल तर करू शकते actually तू करा म्हणजे

actually हे टाळू डोक्याच्या मध्यभागी आपलं जे कपाळाच्या spot ला central spot ला केलेलं असतं

हो नस्य पण देतात

medicated oil नाकामध्ये सोडले जात अच्छा ते पण चांगलं असतं का म्हणजे ते आपण घरी करू शकतो का म्हणजे जे पण पंचकर्म आहे ते

त्यात मग प्रमाण पुढे मागे चुकवलं काही केलं तर मग ते चांगलं होण्याच्या बदल्यात जबरच दुप्पटच खराब होतं हा हा हा तर अं म्हणजे आपण इथंच तुमचं म्हणणं आहे कि इथंच अं college मध्ये करायला पाहिजे किंवा hospital जे पण असतात ते

हम्म हम्म हम्म मी तर hospital मध्ये विचारलंय तसं अं तिथं करायचं आहे असं पण तिथेपण number असतात ना तर त्यांच्यानुसार जावं लागेल आता त्यांनी सांगितलंय मला

हम्म फार मोठी list बनवून दिली आहे, ते बघूनच मला असं वाटतंय कि एवढं सारं सोडावं लागेल मला त्यात specially त्यांनी non-veg नाही सांगितलंय मला तर ते मला असं

हो तुम्ही जात होता तुम्ही समजू शकता तुम्ही तुम्ही अशा बघितलेल्या असाल ना म्हणजे तुम्ही जेव्हा college ला होते तेव्हा अं म्हणजे पंचकर्म करतात वैगेरे हा बघितलंय सगळं म्हणजे शिकलेली आहे

नाही नाही नाही degree मध्ये शिकवलं जात classes कुठे आपलं bachelor degree च आहे ना एक प्रकार आहे

ते चूर्ण वगैरे किंवा ते वगैरे, तेव्हा जास्त माहिती पडलं मला तर वाटतंय प्रत्येकाला

हम्म तेव्हा त्याच महत्व फार जास्त वाढलं होतं प्रत्येकजण ते घेऊन यायचा घरी तेव्हाच मग आमच्या घरी पण आणलं गेलं होत तिथून त्या गोष्टी हळूहळू समजल्या नाहीतर पहिले काही समजत नव्हतं ह्याच्यामधलं मी ता मी तर तुलाच विचारायची कि अरे हे काय आहे हे कशावर का वापरतात का घेतात हम्म non medico असल्यामुळे नाही समजत ते आणि ayurved च त्याच्यामध्ये तर बिलकुल समजत नाही

अह अह अह सगळं नवीन असतं ना हम्म जातं अजून काय म्हणतेस अजून काही नाही मी ते त्याच्यासाठीच call केला होता की अं काय काय नि असं बाकी तुझं काय चालू आहे मग

पंचकर्मामध्येच करते का तू पुढे अजून नाही नाही आता allopathy ची practice करणार आहे कारण आता उद्यापासून चालू होऊन जाणार आहे अच्छा हम्म हम्म हम्म मला वाटलं कि पंचकर्मा वैगेरे मध्ये पण कारण त्याच्यामध्ये पण MD वैगेरे करता येत असेल ना हो आहे ना पंचकर्म हम्म हम्म हम्म माझी पण एक friend आहे म्हणजे ती पण medical student च आहे हा तिलापण call करून विचारल पण मला असं तिच्याकडून एवढं व्यवस्थित answers नाही भेटले अं म्हणजे तिला एवढं माहिती नव्हतं म्हणायला गेलं तर हम्म तिला पंचकर्माबद्दल एवढं knowledge नाही आहे ते म्हणतात तस एकदा का नाही ह्याचे side effects पण असतात का काही बघ जर व्यवस्थित केल तर चांगलं आहे नाही केल तर त्यानं side effects नसतात ते पण जे बघ काही त्यांचं हा म्हणजे कमी आहेत का side effect तेवढे नाही आहेत असं

हम्म हम्म हम्म allopathy

हो हम्म हम्म हम्म आई गं हम्म हम्म आणि ह्याचा बहुतेक असं time बघून पंचकर्म केलं जात ना बहुतेक असं मी ऐकलंय म्हणजे sir च बोलले होते ते तिथं अं हो जे म्हणजे doctor होते ते बोलले होते की म्हणजे ह्याच्या पण अं आपण कधीही पंचकर्म नाही करू शकत असं त्याच्यात पण ऋतू असतात वैगेरे अस काही म्हणत होते ते

ते पण आहे म्हणजे फार काही बघावं लागतंय मला वाटलं सोपं असेल कि असं direct जाऊ आणि sir ना सांगू की मला करायचं आहे पंचकर्म आणि तुम्ही करून द्या पण मग sir नी जी process सांगितली दहा मिनिटांसाठी मीच विचार करायला लागून गेले की एवढी मोठी process आहे ह्याची

एवढं सगळं करावं लागतं मानावं लागेल फार जास्त आहे त्याच्यामध्ये पण ते करायच्या अगोदरच की एवढा विचार करावा लागतोय की एवढं सगळं सोडणं की एवढं सगळं करणं कठीण आहे अस

ढोल ताशांचा आवाज येतोय का

ढोलताशे वाजतायत असा आवाज येतोय का नाही बाकी काय म्हणते अं म्हणजे तू college मध्ये जिथे होतीस अजून हि आहेस

हो चांगलं चालतं पण कोरोनामुळे जरा patient चा flow कमी झालाय हा हा हा मग तिथे college मध्ये पण करू शकतात का बाहेरची लोकं अशी येऊन पंचकर्म वगैरे